हा पेपर ची कट केलेले भाग आहे तिथे बनवलेले आहे.

त्या फोटो मध्ये आपल्याला दिसतंय की आजूबाजूला परदे लावलेले आहे. वरती पेंडोल स टाकलेला आहे.

रेड कलर चा बॅनर लवलेला आहे व्हाइट कलर ने लिहिलेल आहे त्याच खाली वोडफोन लिहिलेल आहे.

खुप छान ऊंच अस पहाड आहे हिरवगार आणि एका साइड ला झाड दिसत आहे.

त्याला फूल आलेली आहे.

आणि आजूबाजूला उंच उंच झाड दिसत आहेत वॉटर पार्क मध्ये खूप सारे पाणी आहे आणि त्यामध्ये छोटी छोटी मूल मोठी आंघोळ करत आहेत.

अ त्याला रेड कलर दिलेला आहे समोर रस्ता जाताना दिसत आहे समोर विटा ठेवलेल्या--

या रूम मध्ये आपल्याला दिसत आहे की इथे व्यक्ति उभे आहेत आणि इथ कशा तरी प्रोग्राम दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे इथे रनिंग ची मशीन दिसत आहेत दोन तीन मशीन्स आहेत इथे.

त्या फोटो मध्ये आपल्याला दिसते ही एक मोठी बिल्डिंग दिसत आहे आणि वरती लिहिलेलं आहे इंटरनॅशनल --

आणि ती कलर कलर ची फूल दिसत आहेत ऑरेंग कलर ची पिवळ्या कलर ची फूल दिसत आहे रेड कलर ची फूल दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे दोन्ही साइड ला हिरव हिरव दिसत आहे गार्डन सारख आणि मध्ये--

आणि त्याला लाकडी दरवाजे दिसत आहे समोर रस्ता जातांनी दिसत आहे टॅक्सी दिस--

काळ्या कलर ची मोठी दोन आणि स्टुडंट बसलेले आहेत डेस्क बेंच वरती आणि ते काही तरी वर्क --

आणि आत मध्ये टेबल्स ठेवलेले आहेत बसायला टेबल चे कलर कलर चे दिसत आहेत ते टेबल चेअर्स --

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे की इथे अ मोठ अस शॉप्स लागलेलय. शॉपिंग मॉल्स अस दिसत आहे यामध्ये आणि त्या वरती लिहिलेल आहे होमबर--

जाळीमद्धे आहेत ते आतमध्ये जाळी दिसत आहे.

झाड दिसत आहेत अ आणि त्या हरणांना समोर खायसाठी त्यामध्ये काहीतरी टाकलेलय चौकोनी बॉक्स आहेत तिथे.

आणि विंडो दिसत आहे आन आजूबाजूला झाड दिसत आहे इथे समोर रस्ता दिसत आहे.

हा ब्लॅक कलर ची नळी आहे त्याने रेड कलर चा टि-शर्ट घातलेला दिसत आहे समोर घर दिसत आहे.